हेल्लो रुबी वरील पाठात आपले स्वागत
पाठात आपण शिकणार आहोत रुबी म्हणजे काय
त्याची वैशिष्ट्ये रुबिगेम्स आणि रुबी वरील मदत
त्याचे इन्स्टॉलेशन
रुबी कोड कार्यान्वित करणे
कॉमेंटस समाविष्ट करणे
पट्स आणि प्रिंट मधील फरक
येथे उबंटु लिनक्स वर्जन 1204 आणि रुबी 193 वापरणार आहोत
ह्या पाठासाठी इंटरनेटची जोडणी आवश्यक आहे
तुम्हाला लिनक्समधील टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे
रुबी म्हणजे काय ते जाणून घेऊ
रुबी ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड इंटरप्रिटेड स्क्रिप्टींग लँग्वेज आहे
ही डायनॅमिक ओपन सोर्स प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे
ह्याचा सिंटॅक्स सुटसुटीत असून वाचायला आणि लिहायला सोपा आहे
आता रुबीची वैशिष्ट्ये पाहू
रुबी ही पोर्टेबल आहे
रुबी कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर कार्यान्वित होते
स्मॉलताल्क बेसिक किंवा Pythonप्रमाणे रुबीमधील व्हेरिएबलना डेटाटाईप नसतो
ह्यातील मेमरी व्यवस्थापन आपोआप होत असते
रुबी ही फ्री फॉरमॅट लॅग्वेज आहे
प्रोग्रॅमची सुरूवात कोणत्याही ओळीत किंवा कॉलममधे करता येते
रुबी इंटरनेट किंवा इंट्रानेट ऍप्लिकेशन्स लिहिण्यासाठी वापरली जाते
रुबीच्या सर्वात महत्वाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे रुबिगेम्स
रुबिगेम्स हे रुबी प्रोग्रॅमिंग लँग्वेजसाठीचे पॅकेज मॅनेजर आहे
हे रुबीचे प्रोग्रॅम आणि लायब्ररीज वितरीत करण्यासाठी प्रमाणित फॉरमॅट प्रदान करते
तुम्ही तुमचे जीईएमएस बनवू आणि प्रकाशित करू शकता
रुबिगेम्स वरील अधिक माहितीसाठी ह्या लिंकला भेट द्या
रुबी संदर्भातील अधिक माहितीसाठी ह्या लिंकसना भेट द्या
तुम्ही उबंटु सॉफ्टवेअर सेंटरद्वारे रुबी इन्स्टॉल करू शकता
त्यावरील अधिक माहितीसाठी ह्या लिंकवर उपलब्ध असलेला उबंटु लिनक्स हा पाठ पहा
रुबी इन्स्टॉल करण्याच्या इतर पध्दती ह्या स्लाईडवर दाखवल्या आहेत
रुबी कोड 3 पध्दतीनी कार्यान्वित करता येतो
कमांड लाईनद्वारे इंटरऍक्टीव्ह रुबी द्वारे फाईल म्हणून
कार्यान्वित करण्याच्या सर्व पध्दती बघूया
प्रथम हेल्लो वर्ल्ड कोड कमांड लाईनद्वारे कार्यान्वित करू
टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl Alt आणि टीटी एकत्रितपणे दाबा
तुमच्या स्क्रीनवर टर्मिनल विंडो उघडेल
ही कमांड टाईप करा
रुबी स्पेस हायफेन ई स्पेस सिंगल कोटसमधे पट्स स्पेस नंतर डबल कोटसमधे हेल्लो वर्ल्ड आणि एंटर दाबा
हेल्लो वर्ल्ड असे आऊटपुट मिळेल
टर्मिनलवर आऊटपुट प्रिंट करण्यासाठी पट्स कमांड वापरतात
हायफेन ई फ्लॅग एका ओळीचा कोड कार्यान्वित करण्याची परवानगी देते
अनेक ओळींच्या कमांडस देण्यासाठी अनेक हायफेन ई फ्लॅग्ज वापरता येतात
हे करून पाहू
मागील कमांड मिळवण्यासाठी अप ऍरो की दाबा
आणि टाईप करा स्पेस हायफेन ई स्पेस सिंगल कोटसमधे पट्स स्पेस 12 आणि एंटर दाबा
हेल्लो वर्ल्ड आणि 3 असे आऊटपुट मिळेल
स्लाईडवर परत जाऊ
इंटरऍक्टीव्ह रुबीबद्दल जाणून घेऊ
इंटरऍक्टीव्ह रुबीद्वारे दिलेल्या कमांडसना त्वरित प्रतिसाद मिळतो
रुबी स्टेटमेंटस दिल्यावर रिटर्न केलेल्या व्हॅल्यूज आणि आऊटपुट बघता येतो
रुबीच्या जुन्या वर्जनसाठी आयआरबी वेगळे इन्स्टॉल करा
आता रुबी कोड आयआरबी मधून कार्यान्वित करूटर्मिनलवर जा
टाईप करा आयआरबी आणि एंटर दाबा
हे इंटरऍक्टीव्ह रुबी उघडेल
टाईप करा पट्स स्पेस डबल कोटसमधे हेल्लो वर्ल्ड आणि एंटर दाबा
हेल्लो वर्ल्ड असे आऊटपुट मिळेल
आणि निल ही रिटर्न व्हॅल्यू मिळेल
आयआरबी मधून बाहेर पडण्यासाठी एक्सिट टाईप करून एंटर दाबा
फाईलमधूनही रुबी प्रोग्रॅम कार्यान्वित करता येतो
कोड लिहिण्यासाठी तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता
मी गेडीत टेक्स्ट एडिटर वापरत आहे
गेडीत टेक्स्ट एडिटरवर जाऊ
टाईप करा पट्स स्पेस डबल कोटसमधे हेल्लो वर्ल्ड मल्टिपल लाईन किंवा ब्लॉक कॉमेंटस कशा समाविष्ट करायच्या ते पाहू
पट्स कमांडच्या आधी टाईप करा इक्वॉल टीओ बेगिन आणि एंटर दाबा
इक्वॉल टीओ बेगिन ने कॉमेंटची सुरूवात केली जाते
तुम्हाला हवी ती कॉमेंट टाईप करा
मी माय फर्स्ट रुबी प्रोग्राम टाईप करत आहे
एंटर दाबा
टाईप करा थिस कोड विल प्रिंट हेल्लो वर्ल्ड आणि एंटर दाबा
आता टाईप करा इक्वॉल टीओ एंड मल्टिपल लाईन कॉमेंटस संपवण्यासाठी इक्वॉल टीओ एंड चा वापर होतो
कॉमेंटसचा उपयोग प्रोग्रॅमचे कार्य जाणून घेण्यास होतो
डॉक्युमेंटेशनसाठी हे उपयोगी पडते
सेव्हवर क्लिक करून फाईल सेव्ह करा
फाईल वारंवार सेव्ह करणे हा चांगला सराव आहे
सेव्ह ऍजचा डायलॉग बॉक्स तुमच्या स्क्रीनवर उघडेल
तुम्हाला जिथे फाईल सेव्ह करायची आहे त्या लोकेशनवर जा
डेस्कटॉपवर मी रुबीप्रोग्राम नावाने फोल्डर बनवत आहे
फाईल या फोल्डरमधे सेव्ह करू
नेम टेक्स्ट बॉक्समधे तुमच्या आवडीचे नाव टाईप करा
मी helloआरबी टाईप करत आहे
रुबी फाईलला डॉट आरबी हे एक्सटेन्शन दिले जाते
सेव्हवर क्लिक करून फाईल सेव्ह करा
फाईल सेव्ह झाली आहे
कोड कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जा
प्रथम टर्मिनल क्लियर करा
रुबी फाईल उपलब्ध असलेल्या डिरेक्टरीमधे असल्याची खात्री करा
आपण होम डिरेक्टरीत आहोत हे लक्षात घ्या
रुबीप्रोग्राम ह्या सबडिरेक्टरीत जाणे आवश्यक आहे
त्यासाठी टाईप करा सीडी स्पेस desktopरुबीप्रोग्राम आणि एंटर दाबा
फाईल कार्यान्वित करू
टाईप करा रुबी स्पेस हेल्लो डॉट आरबी आणि एंटर दाबा
हेलोवर्ल्ड हे आऊटपुट मिळेल
आता पट्स आणि प्रिंट स्टेटमेंटमधील फरक पाहू
हे आयआरबी द्वारे करून पाहू
त्यापूर्वी होम डिरेक्टरीवर जाणे आवश्यक आहे
टाईप करा सीडी आणि एंटर दाबा
इंटरऍक्टिव्ह रुबी उघडण्यासाठी आयआरबी टाईप करून एंटर दाबा
टाईप करा पट्स स्पेस डबल कोटसमधे हेल्लो कॉमा डबल कोटसमधे वर्ल्ड येथे दोन पट्स कमांड एकत्र जोडण्यासाठी कॉमा वापरला आहे
एंटर दाबा
हेलोवर्ल्ड हे आऊटपुट मिळेल परंतु वेगवेगळ्या ओळींवर
आता हेच प्रिंट स्टेटमेंटद्वारे करून पाहू
मागील कमांड परत मिळवण्यासाठी अप ऍरोची की दाबा
पट्स च्या जागी प्रिंट टाईप करून एंटर दाबा
हेलोवर्ल्ड हे आऊटपुट मिळेल परंतु एकाच ओळीवर
पट्स कीवर्ड आऊटपुटच्या शेवटी नवी ओळ समाविष्ट करतो
प्रिंट कीवर्ड तसे करत नाही
प्रिंट जेवढे प्रदान केले आहे तेच आऊटपुट देतो
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
स्लाईडस वर जाऊ
ह्यात आपण रुबी बद्दल शिकलो
रुबीचे इन्स्टॉलेशन रुबी कोड कार्यान्वित करणे
begin आणि end वापरून मल्टिपल कॉमेंटस समाविष्ट करणे
पट्स आणि प्रिंट मधील फरक
असाईनमेंट
तुमचे नाव आणि वय प्रिंट करणारा प्रोग्रॅम लिहा
ह्या पाठात आपण मल्टिपल लाईन कॉमेंटस वापरल्या
तुम्ही सिंगल लाईन कॉमेंट देण्याचा प्रयत्न करा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद